व तिथे फॅन दिसत आहेत आणि तिथे स्टेज टाकलेल आहे व तिथे डेकोरेशन केलेले आहेत व मंडपच पीस लावलेले आहेत.

व कळस दिसत आहेत आणि तिथे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे दिसत आहेत.

व तेथे छोटे छोटे झाडं आ दिसत आहेत व तिथे मोठे मोठे झाडं दिसत आहेत.

मी इथे बघू शकते की मला एक झाड दिसत आहे मोठे मोठे व तिथे काचेचे बिल्डिंग दिसत आहेत.

आणि छोटे छोटे पण झाड दिसत आहेत.

व मोठे मोठे झाड दिसत आहेत.

व एक जार ठेवलेला दिसत आहे इथे वरती घरासारखं दिसत आहे.

मी इथे बघू शकते की मला एक जीम दिसत आहेत व तिथे मध्ये जीममध्ये भरपूर सारे यंत्र आहेत.

आणि एक माणूस हेडफोन घालून बसलेला दिसत आहे.

मी इथे बघू शकते कि मला एक कपड्याच दुकान दिसत आहे.

व साइड ला पत्र्यासारख दिसत आहेत.

व त्याचे दरवाजे ओपेन दिसत आहेत.

मी इथे बघू शकते की मला एक मंदिरसारख दिसत आहे व तेथे भरपूर सारे फूल दिसताहेत.

व तिथे वरती जाण्यासाठी जागा दिसत आहे.

व तिथे अशी लाकड लाकड लावलेली आहेत व तिथे एक माणसाची फोटो चिटकवले आहेत.

उभी मात आणि त्याची त्याला नंबर प्लेट दिसत आहेत.

लहान पोरांचे आणि विविध विविध अ पट्ट्या दिसत आहेत.

मी इथे बघू शकते की मला एक मातीची जमीन दिसत आहे.

मी इथे बघू शकते की मला इथे बँकेसारख दिसत आहेत.

मी इथे बघू शकते की मला इथे बुद्धाच्या तीन मूर्त्या दिसत आहेत.